लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील विषय पाहु
सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे फॉन्ट्स अलिग्नमेंट आणि स्पेसिंग
मागील ट्यूटोरियल मध्ये आपण मठ साठी मार्कअप लॅंग्वेज ची ओळख करून घेतली होती
आता मार्कअप लॅंग्वेज बदद्ल अधिक जाणून घेऊ
प्रथम Writerडॉक्युमेंट उघडा आणि नंतर Mathअप्लिकेशन ला राइटर च्या आत घ्या
जर राइटर अगोदरच उघडले असेल तर नंतर वर असलेल्या इन्सर्ट मेन्यू वर क्लिक करा आणि ऑब्जेक्ट वर क्लिक करून फॉर्म्युला निवडा
जर राइटर उघडे नसेल तर तर आपण त्यास विंडोज स्टार्ट मेन्यू वरुन उघडू शकतो
सूत्र लिहिण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे एलिमेंट्स विंडो चा वापर करणे
परंतु फॉर्म्युला एडिटर मध्ये मार्कअप लॅंग्वेज प्रत्यक्षात लिहीणे हे सूत्र लिहिण्याची अधिक जलद पद्धत आहे
कारण सूत्रा साठी मार्कअप लॅंग्वेज इंग्लीश मधील सूत्र वाचण्यासारखे आहे
उदाहरणार्थ 4 इंटो 3 लिहिण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये केवळ 4 टाईम्स 3 टाइप करण्याची गरज आहे
पुढील उदाहरण पाहण्यापूर्वी येथे एक रिकामी रेष निविष्ट करू
न्यूलाईन मार्कअप टाइप करा आणि पहा की राइटर ग्रे बॉक्स क्षेत्रा मध्ये नवीन रेष निविष्ट झाली आहे
सोमे मोरे एक्झाम्पल formulae न्यूलाईन टाइप करू
वाचनीयतेसाठी एकदा एंटर की दाबूया
आणि एक्स ग्रेटर थान इक्वॉल टीओ yलिहा
येथे आपण सूत्रा ला क्रमांक देऊ
तर आपण 1
एक्स ग्रेटर थान इक्वॉल टीओ य न्यू लाईन टाइप करू
Enter दाबा
लक्ष द्या ग्रे बॉक्स रिफ्रेश झाला आहे आणि कंटेंट मध्यभागी आहे
पुढे 160 आ टीओ ठे पॉवर ओएफ 2 लिहु
आणि मार्कअप आहे 2
आ एरो पॉइंटिंग अपवर्ड 10 न्यू लाईन आणि Enter दाबा
राइटर ग्रे बॉक्स मधील गणितीय चिन्हांन कडे लक्ष द्या
आता स्क्वेअर रूट ओएफ 16 4 टाइप करू
एसक्यूआरटी कंसात 16 4 न्यू लाईन टाइप करा
राइटर ग्रे बॉक्स मध्ये हे सूत्र पहा
ठीक आहे आ सफिक्स न् संकलन चिन्ह लिहुया जे आ1 आ2 आ3 सो ओन अन दर्शविते
आणि मार्कअप आहे 4
सुम आ अंडरस्कोर न् न्यू लाईन
Enter दाबा
आता फंक्शन साहित इंटेग्रल करण्याचा प्रयत्न करू
एफ एक्स डी एक्स इंटेग्रल लिहिण्यासाठी मार्क अप आहे 5
इंट एफएक्स डीएक्स न्यूलाईन
आता क्षेत्रा मध्ये इंटेग्रल चिन्ह पहा
आपण केलेले कार्य सेव करू
वर असलेल्या फाइल मेन्यू वर जा सावे वर क्लिक करा
डॉक्युमेंट्स ला मॅथेक्सॅम्पल1 नाव द्या
आता आपण लिहिलेले सूत्र फॉरमॅट करणे शिकू
लक्ष द्या हे सर्व मध्यभागी असून त्यामध्ये जराही स्पेस नाही
विविध फॉरमॅट मध्ये बदल करण्यासाठी आपण सर्वात वर असलेल्या फॉर्मॅट मेन्यू चा वापर करू शकतो
प्रथम आपण सर्व सूत्र डाव्या बाजूस संरेखित करू
यासाठी फॉर्मॅट मेन्यू वर क्लिक करून अलिग्नमेंट निवडा
नवीन विंडो मध्ये लेफ्ट पर्याय निवडा आणि ओक बटना वर क्लिक करा
पहा आता सूत्र डाव्या बाजूस संरेखित झाले आहेत
आपण फॉर्मॅट मेन्यू खालीFonts निवडून फॉण्ट स्टाइल बदलू शकतो
येथे असलेले विविध केटेगरी पहा
आपण वरियेबल्स साठी एक प्रकारचा फॉण्ट फंक्शन साठी इतर प्रकारचा नंबर आणि टेक्स्ट साठी इतर प्रकारचा फॉण्ट सेट करू शकतो
फॉण्ट स्टाइल बदलण्यास मॉडिफाय बटना वर क्लिक करा आणि Variablesकेटेगरी निवडा
लिस्ट बॉक्स मधून एरियल ब्लॅक निवडा आणि ओक बटना वर क्लिक करा
येथे Okबटना वर क्लिक करून फॉण्ट सेव करू
राइटर ग्रे बॉक्स मध्ये बदललेला फॉण्ट पहा
सूत्रा चा फॉण्ट आकार वाढविण्यासाठी फॉर्मॅट मेन्यू वर जा आणि फॉन्ट साइझ वर क्लिक करा
बसे साइझ 18 पॉइंट पर्यंत वाढवा आणि ओक वर क्लिक करा
आपण इतर केटगरी जसे टेक्स्ट किंवा इंडेक्सेस किंवा ऑपरेटर्स यांची रिलेटिव साइज़ बदलू शकतो
आपण केलेल्या सर्व फॉण्ट साइज़ च्या बद्लास अंडू करण्यास डिफॉल्ट बटना चा वापर करू शकतो
सूत्रा मधील फॉण्ट साइज़ च्या बद्लास पहा
पुढे चला सूत्रा च्या स्पेसिंग मध्ये बदल करू
फॉर्मॅट मेन्यू वर क्लिक करा
स्पेसिंग निवडा
चला स्पेसिंग लाईन स्पेसिंग आणि रूट स्पेसिंग प्रत्येकास 20 मध्ये बदलू
प्रत्येक स्पेसिंग प्रकारावर क्लिक करताच मध्यभागी असलेले इमेज स्पेसिंग प्रकारचे स्थान दर्शविते
पुन्हा आपण विविध कटेगरी वरुन स्पेसिंग प्रकार निवडू शकतो यासाठी कॅटेगरी बटना वर क्लिक करू
किंवा आपल्या बदलास उंडो करण्यासाठी डिफॉल्ट बटन वापरा आता ओक बटना वर क्लिक करू
आणिWriter ग्रे बॉक्स मधील स्पेसिंग बद्लास पहा
एलिमेंट्स विंडो मध्ये अधिक फॉरमॅटिंग उपलब्ध आहे
व्ह्यू मेन्यू वरुन एलिमेंट्स विंडो घेऊ
येथे कटेगरी च्या दुसऱ्या रो मधील शेवटच्या आयकॉन वर क्लिक करू
येथे टूल टिप फॉर्मॅट्स आहे
येथे आपण सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स अलिग्नमेंट्स मॅट्रिक्स न्यू लाईन्स आणि गॅप्स चे स्थान निवडू शकतो
चला पाचव्या उदाहरणा मध्ये 5क्रमांका नंतर मोठे अंतर ठेवू नंतर 5 वर क्लिक करा
एलिमेंट्स विंडो वरुन फॉर्मॅट्सगट लाँग गॅप वर क्लिक करू
मोठ्या अंतर साठी मार्क अप आहे टिल्डे चिन्ह आणि लहान अंतर साठी तिराय चिन्ह आहे
5 क्रमांका नंतरचे नवीन अंतर पहा
तर अशा प्रकारे आपण आपल्या सूत्राना फॉर मॅट करू शकतो
मठ ने पुरविलेल्या सर्व फॉर मॅटिंग पर्यायांचा शोध घ्या
तुमच्या साठी येथे असाइनमेंट आहे
राइटर विंडो मध्ये मार्कअप चा वापर करून खालील सूत्र लिहा
आवश्यक असल्यास एलिमेंट्स विंडो वापरा
समेशन ओएफ एक्स टीओ ठे पॉवर ओएफ 2 सिन टीओ ठे पॉवर ओएफ एक्स प्लस सीओएस टीओ ठे पॉवर ओएफ एक्स 1 एलिमेंट्स विंडो मधील फंक्शन केटगरी वापरा मागील स्लाइड वरुन पुढे चालू ठेवून समेशन फ्रॉम 1 टीओ न् ओएफ एक्स लिहा
समेशन साठी लिमिट्स सेट करण्यास ऑपरेटर्स कॅटेगरी चा वापर करा
फॉण्ट एरियल मध्ये आणि साइझ18 पॉइंट मध्ये बदला
आणि सिंबल च्या मध्ये अधिक स्पेसिंग द्या
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे फॉन्ट्स अलिग्नमेंट आणि स्पेसिंग
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे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
हा प्रॉजेक्ट contactspoken tutorialorg द्वारे समन्वित आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असूनमी रंजना भांबळे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद